एक बाई चालत आहे.

वर आकाश दिसत आहे.

गोल अर्धा गोलाकृती असी कमान आहे.

समोर एक इमारत दिसत आहे इमारती वर सोलापुर महानगर पालिका अस लिहलेल आहे.

त्याच्यावर काहितरी लिहिलेल दिसत आहे.

ज बाजुला झाड दिसत आहे.

कशातला तरी कार्यक्रम दिसत आहे.